समोर आनंद आनंद घेत आहेत ते आपल्या डोळ्यानी ते बघत पण आहे आणि मोबाइल मध्ये शूट पण करत आहे.

ते ख्रिश्चन लोकांचं मंदिर आहे तिथे धर्म प्रार्थना करायसाठी ख्रिश्चन लोक येत आहेत.

आपल्या आनंद असले तरी इथे येत्यात ते दुख असले तरी येत्यात इथ देवासमोर प्रार्थना करायसाठी येती येत्याती.

आंबे ची म्हणजे खुप उन्हाळ्यात आपण अ आंबे खुप खातो.

बाहेर आत माणसयत बाहेर दोन माणसयत आणि इथे --

समोर एक माणूस बसलेला आहे इथ एक गाडी आहे.

खूप खूप सुंदर अस बिल्डिंग च ते एक काम चालेल आहे.